आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पण आहेत.

ती पांढऱ्या कलर मध्ये आहे.

आणि खोलीचा रंग पिवळा आहे.

त्यान त्या खेळ खेळ पाण्याने खेळत आहेत.

एक पक्षी पी अ घरट्यात आहे.

समोर गाड्यांच शोरूम आहे वेगवेगळ्या गाड्या दिसत आहेत.

उंच उंच झाड दिसत आहेत.

आणि हिरव हिरव गवत दिसत आहे.

छोट्या छोट्या झाडांवर गुला छोटी छोटी फुले पण आलेली आहे.

एक प्लास्टिक चा बकेट दिसत आहे.

इकडे तिकडे छोटीशी झाडी पण आहे.

पुस्तक पण दिसत आहेत. माळ दिसत आहे.

वर दोन माणसे उभा राहिलेली दिसत आहे.

छत हे काळ्या रंगाचं असं दिसत आहे.

खूप सारी सारी क्रीम लावलेली आहे त्याला.

जे फुलं आलेली दिसत आहेत.

आणि डांबरी रोड पण दिसत आहे.

कमानीच्या साइड ला दोन झाडे पण दिसत आहे मागे पण झाडी दिसत आहे.

खुडची चा रंग निळा आहे.

हत्ती दिसत आहे हत्ती पाणी उद उडवताना दिसत आहेत.

घसरगुंडीची गुंडीचा रंग पिवळा आहे.

एक ट्रक पण उभा आहे.